खुर्च्यांवर बारा तेरा अशे नंबर लिहिले आहे.

त्याच्यावरती निर्मिती लॉन्स हे नाव लिहिले आहे.

त्याच्याच बाजूला एक बुजुर्ग व्यक्ति बसलेला आहे.

काही ईक्विपमेंट लागलेले आहे तसंच मागे --

बिल्डिंगा वरती खूप साऱ्या खिडक्या बनलेले आहे.

बाजूला एक इलेक्ट्रिक पोल पण आहे.

जे सूर्य दुसरी कडे असल्यामुळे त्यांचा प्रकाश दिसत आहे.

त्यांचाच मागे एक आहे.

उन्हाचा हलका प्रकाश पडत आहे.

दुकानाबाहेर एक माणूस हातामध्ये हात घालून उभा आहे.

आणखी वृक्ष मोठे उगलेले आहे.

त्याच्याच बाजूला किसबी पण ठेवलेली आहे थोडं खाली--

रोडा वरती एक गाडी उभी आहे.

टेबल वरती खूप खूप प्रकरांची मचिया ठेवलेली आहेत.

स्ट्रीट लाइट च्या मागे झाडं झुडपे पण दिसत आहे.

आशे लिहिले आहे खाली एक खुर्ची आणि टेबल ठेवलेला आहे.

आणि मागे कपडे पण आहे.

बिल्डिंग वर होल्डिंग आणि अडवटाईज चे बॅनर लागलेले आहेत.

गेटावरती काचेचा गेट लागला आहे ज्यावरती--

रोडा समोर टिंडाचा एक बनवलेला आहे ज्याच्या समोर --

कॉम्पुटर आणि एक सी.सी.टी.वी. मॉनिटर ठेवलेला आहे.

घरा वरती क्रॉस च साइन लागलेल आहे.

वरती काही माणसे आणि मुल उभे आहेत.

पांढरा शर्ट आणि जीन्स घातला आहे.